आपण बघू शकतो एका बिल्डिंग च्या अह पार्किंग लॉट मध्ये एक ब्लॅक कलर ची कार उभी आहे.

बरेच अशी काही समान आपल्याला दिसत आहे.

त्यांच जवळ एक दार आहे दार ओपन आहे.

मस्जिदमध्ये जाण्यासाठी दोन मोठे गेट आहे गेटला देखील लायटिंग लावलेल्या आहे.

खुर्च्या आहेत तसेच टेबल वर एक मॉनिटर दिसत आहे काही बुक्स पेन आहेत.

समोरील खांब वर एक चौकोनी आकाराचे पांढऱ्या कलर चे पोस्टर आहे त्यावर कुडाळ अस नाव लिहलेल आहे.

बरेच अशी मुल आपल्याला खेळताना दिसत आहे.

बिल्डिंगला मोठा असा गेट आहे गेट समोर एक गाडी आपल्याला उभी दिसत आहे तसेच गेट जवळ एक मुलगा --

पूर्ण पांढऱ्या व तसेच त्यामध्ये काही लाल फूल दिसत आहे तर काही माळा पूर्ण --

झेंडू च्या केशरी फुलांच्या ओलेल्या आपल्याला दिसत आहेत तर काही सुखलेल्या आहेत.

आपण बघू शकतो मोठी अशी एक बिल्डिंग आहे बिल्डिंग समोरून एक रस्ता जाताना दिसत आहे बिल्डिंग च्या खालच्या मजल्यात काही गाळ्या आहेत गाळ्या समोर--

भिंतीच्यावरती काही पोस्टर लावलेले दिसत आहे एक स्क्रीन ऐ.सी. आपल्याला दिसत आहे तसेच एक लाकडी कपाट आहे.

आपण बघू शकतो एक मंडप आहे मंडपला पांढऱ्या कलरच्या कापड --

तुम्ही बघू शकता एक मस्जिद आहे मस्जिद च्या भिंतीना पांढरा तसेच हिरवा कलर दिलेला आहे.

आहे सापळाला ऑक्सिजन मास्क लावलेला आपल्याला दिसत आहे.

टेबल च्या बाजूला एक खिडकी आहे खिडकीला केशरी कलर चा पडदा आहे दोन लाइट चे बोर्ड दिसत आहे एका बोर्ड वर औषधाची बाटली आहे.

आपण बघू शकतो नदी आहे नदी मध्ये दोन होड्या आहेत.

मोठ्या साइज चे आपल्याला दिसत आहे समोर एक रॅक आहे त्याच्यावर ही काही सामान आहे.

आपण बघू शकतो एक बंगला आहे बंगल्याचे कवलारू असे छत आहे बंगल्याला पिवळा तसच पांढरा ग्रे कलर आपल्याला दिलेला दिसत आहे.

आपण बघू शकतो समोर स्टेज आहे स्टेज वर एक मुलगी परफॉर्म करताना आपल्याला दिसत आहे.

निळ्या कलर च्या साड्या घातलेल्या आहे स्टेज च्या एका बाजूला पाच ते सहा मोठे स्पीकर आहे.

जस की मी बघू शकते शाळेचे गेट आहे गेट मध्ये दोन मुल उभे आहे शाळेच्या--

आपण बघू शकतो फळांचे छोटे दुकान आहे दुकानात एक मुलगा उभा आहे.

एक वजन काटा तसेच एक प्लॅस्टिक ची लाल कलर ची खुर्ची दिसत आहे समोर एक टेबल आहे टेबल वर काही फळे ठेवलेले आहे.

जसे की मी बघू शकते समुद्र आहे समुद्राच्या किनाऱ्यावर एक कौलारू--

यावर पांढऱ्या कलर च्या अक्षरात आळेगाव हाय स्कूल व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय आळेगाव असे नाव लिहलेले आहे व त्याच्या--

पत्ता लिहलेलला आहे पोस्टर च्या आजूबाजूला हिरवे झाडं आहेत.

मार्केट मध्ये सावली करण्यासाठी हिरवे नेट तसेच काही केशरी कलर च्या छत्र्यांचा वापर केलेला आहे.

एक माणूस व एक महिला आपल्याला तिथे दिसत आहे.

समोर च सहा रिक्षा उभ्या आहे तसेच एक रिक्षा जाताना आपल्याला दिसत आहे.

रिक्षा च्या मागे एक मोठे झाड आहे झाडा खाली एक व्हॅन उभी आहे तसेच पलीकडे काही बिल्डिंग आपल्याला दिसत आहेत एका बिल्डिंग चे बांधकाम चालू आहे.

नदीच्या पलीकडे किनाऱ्यावर हिरवे मोठे झाडं आहेत.

आपण बघू शकतो एका रूम मध्ये--

टॉप तसेच निळ्या कलरची जिन्स व एकीने पांढऱ्या कलरच टी-शर्ट निळ्या कलरची पँट घातलेली आहे.

दोन मजली बिल्डिंग तसेच बाजूला चार ते पाच मजली मोठी अशी बिल्डिंग आहे मैदानाच्या आजूबाजूला हिरवे मोठे झाडे आहेत.

मैदानात काही मुल खेळताना आपल्याला दिसत आहे.